पुलच्या समोर काही आणखी बिल्डिंग दिसत आहेत.

आणि मळकट कलर चे दिसत आहे.

पेट्रोलपंपच्या साइड ला काही गाडी पण दिसत आहेत.

रोड फ्लाय ओवरच्या खालती काही बोर्ड लागलेले दिसत आहेत.

बेड वर काही उशा ठेवलेल्या दिसत आहेत आणि काही ब्लँकेट पण ठेवलेल्या दिसत आहेत.

दुकानाच्या वरती एक पांढऱ्या कलरमध्ये बोर्ड दिसत आहे.

काही झाड पण दिसत आहेत.

काही खिडक्या पण दिसत आहेत.

आजूबाजूला काही व्यक्ति पण दिसत आहेत.

हॉलच्या आजूबाजूला खूप साऱ्या खिडक्या दिसत आहे.

आणि आजूबाजूला काही झाड पण दिसत आहेत.

फ्रीज मध्ये काही बॉटल ठेवलेल्या दिसत आहेत.

जीमची फ्लोरिंग ही पिवळ्या कलरची दिसत आहे.

दिवनच्या साइडला काही खिडक्या पण दिसत आहे.

इमारतच्या सामोर एक लोहाची गेट लागलेली दिसत आहे.

इमारतच्या वरती काही बोर्ड लागलेले दिसत आहेत.

एक इमारत दिसत आहे जी गोल आकाराची आहे.

एक व्यक्ति पांढऱ्या कलरचा शर्ट घालून खालती बसलेला दिसत आहे.

पुतळ्यावर एक हार चढवलेला आहे.

व्यक्तिच्या साइडला काही लोहा लागलेला दिसत आहे.

आणि काही ठाक ही सोनेरी कलर ची आणि काळ्या कलरची दिसत आहे.

साइडला एक पिवळ्या कलरची दिवाल पण दिसत आहे.

आणि काही काचाचे खिडक्या लागलेले दिसत आहे.

आणि काही मोठी झाड पण दिसत आहेत.